हे एक पोलिस दिसत आहे.

कडेला त्या ठिकाणी डोंगर दिसत आहे व त्या ठिकाणी सूर्य मावळतीला गेलेला आ --

समोर त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी उपहार गृह दिसत आहे तिथे मुक्ताई प्युअर वेज गार्डन आणि रेस्टॉरंट --

समोर त्या ठिकाणी अतिशय मोठं असं व्यासपीठ दिसत आहे तिथे सजावटी साठी दोन कृत्रिम हत्ती हे ठेवण्यात आलेले आहे.

अ त्या ठिकाणी खुर्च्यांवर बसलेल्या आहे व ते अभ्यास करीत आहेत.

पाहुणे हे खुर्च्यांवर अ बसण्यात आलेले आहेत अतिशय सुंदर असं--

समोर त्या ठिकाणी एक बंद अस दरवाजा दिसत आहे निळ्या रंगाचा जो दरवाजा बंद केलेला आहे व त्याच्या बाहेर --

तसेच त्यांचे पालक आ तिथे दिसत आहे तिथे मध्ये विविध प्रकारची खेळणी ठवलेली दिसत आहे.

समोर त्या ठिकाणी मोठ अ दुकान अ दिसत आहे अ तिथे विविध प्रकारच --

समोर अ स्ट्राबेरी व अंजीर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहेत एका--

समोर तिथं अ संगीता साठी लागणार साहित्य ठीक ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे.

समोर इथे अम्म अ मोठ्ठ धरण दिसत आहे अ पाणी आडवण्यासाठी त्याठिकाणी बंदारा टा--

ते पश्चिम बंगालच्या मुख्य मंत्री ममता बॅनर्जी यांचा फलक लावण्यात आलेला आहे.

ती ठिकाणी भारतीय पोस्टच कार्यालय दिसत आहे तिथे आधार ए.टी.एम अस सुद्धा त्या ठिकाणी दिसत आहे तिथ एक पिवळ्या रंगाच जनरेटर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल आहे.

शाळेच्या स्कूल बस आहे असं त्या ठिकाणी दिसत आहे त्या बसेस च्या--

अतिशय मोठं असं ते झाडं त्या ठिकाणी दिसत आहे व खाली खूप सार गवत सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे.

बस वर समीर अस नाव आहे व तिथे बसच्या पुढे एक व्यक्ति गॉगल लावून त्या ठिकाणी अ उभा आहे.

अ हि हिरविगार झुडपी त्या ठिकाणी दिसत आहे.

त्या ठिकाणी नेट लावण्यात आलेलं आहे समोर एक बाल्कनी अ दिसत आहे व बाजूला एक अ जिना सुद्धा दिसत आहे.

समोर त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी एक घरं दिसत आहे.

समोर एक छोटसं घरं सुद्धा दिसत आहे व तिथे दगडांवर त्या ठिकाणी हिरवगार झुडुप त्या ठिकाणी निर्माण झालेल आहे.

ते चार चाकी व दुरुस्त करण्याच काम सुरु आहे त्याच इंजिन चा.

अ सगळी फुल दिसत आहेत तिथे एक लहान मुलाचा पुतळा सुद्धा अ दिसत आहे.

समोर या ठिकाणी खूप सारे अ--

समोर आय लव पुणे असं त्या ठिकाणी फलक लावण्यात आलेला आहे.

समोर त्या ठिकाणी खूप साऱ्या दुचाक्या ह्या एका इमारतीच्या बाहेर लावण्यात आलेल्या आहेत.

अ झाडा खाली अ दुचाक्या लावण्यात आलेल्या आहे मोठ मोठी अशी त्या ठिकाणी--

झाडे दिसत आहे एका दुचाकीवर एक व्यक्ति त्या ठिकाणी बसलेला आहे.

समोर त्या ठिकाणी अ त्या ठिकाणी बंदाराचा काम चालू आहे.

अ त्या ठिकाणी शोरूम दिसत आहे होंडा कंपनी च ते त्या ठिकाणी त्या गाड्या दिसत आहेत तिथे.